धरलाय गं पण उपवासाला पण थोडंसं द्याय लागतं ना पोटाला.

पण एकच करती ना मग गुरुवार पण कर चतुर्थी पण कर

करेन पण आल्या बॉडीने पण एक्सेप्ट केलं पाहिजे ना.

करत होते आधी आता नाही करत गं.

याच्यामध्ये कसला डाएट होतो सकाळपासून आणि दुपारी खाणं ते डाएट होतो का?

तू डाएट पण करतीस ना? नाही असं डाएट वगैरे काही सुद्धा नाही.

लग्न करायचं आजून खात्या घरची नको दिसूदे. नाही खात्या घरचेच असणार ना मग

आपल्या पद्धत नाही हुंडा बिंडा द्यायची माहित नाही तुला.

असला नवरदेव पाहिजेच नाही आपल्याला हुंडा मागणारा.

हां खात्या पित्या घरची दिसल्यावर मग मागणारच ना मग लई मोठी दिसती बाई पोरगी भारी दिसती म्हणून.

तुला नक्की भारी म्हणायचंय खात्या पित्या घरची काय म्हणायचंय कर मग मला सांग.

मग तेच म्हणलं असं कसं कमेंट पण अशी फेकून फेकून मारायला लागली कळालंच नाही मला.

मी तर पहिल्यांदाच बोलले फॅट कमी कर म्हणून

मध्ये झालं होतं गं पण त्यावेळेस घराचं जरा काम होतं ना म्हणून ते कमी जरा धावपळीमुळे कमी झालं होतं डाएट केली नव्हती.

धावपळ वाढावं हं आता काय कर क्लास पण कर

कॉलेजला पण ऍडमिशन घे आणि कुठंतरी जॉबपण कर.

नाही जॉब बघतीये मी पार्टटाइम साठी सांगून ठेवलय ताईंचा फोन आला होता ना मला. तर त्यांना सांगून ठेवलंय म्हणलं विमान नगरमध्ये किंवा

त्या बघ कामाला होत्या ना मागे.

हं तर ती अ काय म्हणतात ते बिल्डिंग नवीनच उभा राहिली होती ना.

मग त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं मी पण त्यांनी काय कानामागं टाकलं ऐकलंच नाही मग त्यांचा फोन आला होता सांगितलं मावशी तुम्ही किती दिवस झाले सांगते जॉब बघा पार्ट टाइम म्हणून

घरचे आता पण टेन्शन काय नाही म्हणलं हां तुम्ही

असंच होतं त्या अमृता मॅडमांनी मला कॉल केला होता अगं.

तिची ऍनिव्हर्सरी होती मी तिला मेसेज केला. बघ आता त्यांची नीती त्यांच्यासोबत आपली नियती आपल्यासोबत. म्हणून मी तिला हॅप्पी ऍनिव्हर्सरी म्हणून मेसेज केला.

आणि मला संगती की असंच ये तो, सर आमचा असंच वागतो, तसंच वागतो तू वेकेंसी बघायला लागली तू माझ्यासाठी पण बघ मग तु काय म्हणावं माझ्याच मागं मागं फिरती काय म्हणावं जॉब बघ जॉब बघ म्हणून तुझं तू बघ म्हणावं. अगं मी तिला मी तिला म्हणलं तू काम सोडून ये ती आली नाही काम सोडून आणि आता म्हणती माझ्यासाठी पण बघ म्हणजे

लोड पण येत असेल आणि तो नाही आता तो गेला गावाला सर आमचा.

आल्यावर कामाचा लोड येणार मी तिला काय बोलले मी तिला स्पष्टपणेच बोलले म्हणलं तुझ्यामुळंच माझं काम गेलं.

पाहिजे होतं

तिने नाही घेतला ना त्यादिवशी पूनम म्हणजे असं त्यांचं आता असं झालं ना की त्यांचं त्यांच्या प्लांनिंगमध्ये

तरी ती तिझ्यासोबत यायचा काय संबंध आहे तिचा? तुझ्यासाठी थोडीच ती जॉब सोडून येईल तिथं. हां तिथे सोडून आली नाही पण मी तिला बोलले होते तू जॉब सोडून ये कारण त्याला दुसरं ऑप्शन नव्हतं.

असं कोणी कोणासाठी जॉब सोडून येत नाही

जर आपल्याला जॉबमध्ये काही त्रास झाला तर माणूस जॉब सोडतो ठीक आहे. पण आपली मैत्रीण सोडती म्हणून आपण जॉब सोडायच?

तू ना मला एकदम केली अशी बोली ती.

मला बोलली तू मला एकदम फसवून गेली तू मला हिकडची पण नाही ठेवली इकडची पण नाही ठेवली असं बोलली मला अरे बाप रे आता याचा काय संबंध आला फसवा फसवीचा.

ती म्हणती तुला हिकडचं माहिती होतं ना. कसंय क्लायमेट कसं नाही तू कसं काय सोडून

म्हणजे आता तिचं म्हणणं असं होतं की तिच्यासाठी तू जॉब नव्हता सोडायचा.

एक्सेल डाटा वगैरे मी सगळं डिलीट करून आले होते. तर तेच तिजा विषय चालू होता मग ती मला म्हणती

ते जे जुन्या कामावर असतात ना सगळ्यांची नंबर ब्लॉक ब्लॉक लिस्टमध्ये टाकून दे.

पैसे पाठवू पर्यंत मला तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवावं लागेल.

आणि ती तुला सांगती मला फसवून गेली काय कामाचं हे असलं? मग त्या दिवशी आमचा विषय तोच झाला ना मी तिला म्हणलं की मॅडम तुम्ही माझ्या साठी स्टॅन्ड घ्यायचा होता. आता मी तिथं दोन वर्षांपासून करते मला माहिती आहे त्याच वागणं कसंय.

की ती जेवढ्या दिवसापासुन करती तिलाच नाही, तिचंच अड्जस्ट नाही करत ये तर तुम्ही मला काय अड्जस्ट करणार आहे मी पण जाते. जर असं म्हणून ती अली असती ना तर त्याचं अकाउंटचं काम सगळं थांबलं असतं.

कोण भेटत नाही गं आउटसाईड एरिया आहे खूप तो. राहूदे तू काय टेन्शन घेऊ नको कामाचं

इंटरव्हीव्ह ला येतात दिवसातून दहा बारा जण इंटरव्हिव्हला येतात. येतात असं म्हणती. येतात खरं पण जॉइनिंग नाही करत मला माहिती आहे.

त्या माणसांमध्ये या माणसांमध्ये काय

काय आयडिया दे ना मग काय करू? काय करू बघ मी तुला म्हणलं होतं ना तिथं पार्लरचं हे करायला ये ब्युटिशिअनच. मस्तपैकी दोघी पार्टनरशिपमध्ये पार्लर ओपन करू.

सकाळची बॅच पण ये नंतरची पण ये दोन ते सहाची हां पण मी सकाळची आहे.

एक्झाम्स वगैरे नाहीयेत फक्त कोर्स कम्प्लिट झाल्यानंतर ना इन्टर्नशिपला जायचं आहे तीनमहिने. पण ते कंपलसरी आहे इंटर्नशिप त्याच्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाहीये.

दोन आणि तीन पाच पाच महिने गं.

नाही गं आपण त्यांच्याकडे शिकायला जातो म्हणल्यावर ते आपल्याला पेमेंट कसे देणार?

तू कधी देशील का तुझ्याकडं जरी शिकायला आलं तर?

मी आत्तापासनंच चौकशी केली एकदोन ठिकाणी राहती ना

तिथं म्हणलं इन्टर्नशिपसाठी तीन महिने करायचं आहे तुमच्या इथे येऊ शकतो का मग?

की नाही नाही मी कसं काय तुला शिकवणार मग मी जर तुला शिकवलं तर तुझ्याकडनं पैसे घेणार. म्हणलं मी आलरेडी शिकूनच येणार आहे ना तुमच्याकडं. तुमचे जे काय क्लाएंट वगैरे असतील ते हाताळते ना म्हणलं पण पैसे कशाला म्हणलं? तुम्ही पण मला पेमेंट वगैरे नको देऊ म्हणलं.

तर मला म्हणती नाही नाही मी तसं नाही शिकवत मग मी पेमेंटच हे घेणार मी पैसे घेणार आणि प्लस नंतर म्हणती मग क्लासमध्ये देत नाहीत का इंटर्नशिप करायला प्लेसमेंट?

क्लासमध्ये देत नाहीत का की याठिकाणी तुम्ही जावा म्हणून.

त्यांनी लावून दिलं आपल्याला नाही जमलं जायला आपण आपण काय करणार?

तर मॅडम काय म्हणल्या की तुमच्या ओळखीचं असेल जवळपास.

तर बाई आधी कशी म्हणली मला आधी पैसे द्यायला लागतील.

नको नको माझे क्लाएंट पण तुटतील. म्हणजे त्यांच्या क्लाएंटनी माझ्याकडून करून घेतलं तर परत मग ते माझ्याकडेच येतील कारण मी पण रामवाडीमध्येच राहायला आहे. साईडला वगैरे बघावं लागल.

विमाननगर नाही का थोडं आउट साईड तुमच्या पासून थोडं लांब. हां मला पण तेच वाटायला लागलंय आत्या होती ना बघ ते विमान नगरला ते सॅलोन ये

हां दत्त मंदिरच्या पुढे तिथे कामाला होती ना.

हां तेच म्हणते ना विमान नगर वगैरे साईडलाच बघावं लागेल तुला

या साईडला बघ या साईडला पण बघून ठेऊ का?

फरक पडतो ना मग ट्रॅव्हलिंगचा मग. आणि पेमेंट वगैरे कायच नाही कसं काय

बघते मी रामवाड्यामध्ये चौकशी करते जर मग राम वाड्यामध्ये नाही ना

पण विमान नगर पण लई पॉश एरिया आहे बाई.

फक्त असं बोलण्याने नाही काही तरी हे घेऊन जा.

होणार असेल तर ठीक आहे नाही झालं तर परत मग जे हाय तेच.

सर्टिफिकेट नाही मग असंच टाकून टाकायचं मग घरातनं

आमच्या साईडला आमच्या साईडला भेटल तुला पण लांब हुं बघू जर मला या साईडला नाही भेटलं ना मग बघू तिकडं.

कोणतं सेक्टर सोपं नाहीये बाई करायचं.

लाईफमधले उगाच एवढे वर्ष वाया घालवले. एक्सपीरियन्स एक्सपीरियन्स करत.

लाईफ मधले आपण म्हणते मी म्हणते उगाच एवढे वर्ष वाया एक्सपीरियन्स एक्सपीरियन्स करत

राहूदे मग माझं चालू ये बघायचं बघूया. वर्ष वाटतंय आता उरकून टाकावंच म्हणून.